एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू
या उद्देशासाठी आपण आवश्यक टूल्स पाहु
मी एक्सफिग चा वापर करेल जो एक ब्लाक मनिप्युलेशन टूल आहे
मी वर्जन 32 पॅच लेवल 5 चा वापर करत आहे
मी टर्मिनल आणि पी डी एफ ब्राउझर देखील वापरेल
मी मॅक ओएस एक्स वर हे ट्यूटोरियल तयार करत आहे
एक्सफिग लिनक्स व विंडोस वर देखील कार्य करते
लिनक्स वरील प्रतिष्ठापन सर्वात सोपे आहे
एक्सफिग वापरण्याची पद्धत सर्व तीन ट्यूटोरियल मध्ये समान आहे
एक्सफिग साठी तीन बटण असलेला माउस चा वापर करण्यास सुचविले आहे
पण एक किंवा दोन बटण असलेला माऊस देखील काम करण्याकरीता संयोजीत केला जाऊ शकतो
एक्सफिग वापरकर्ता साठी पुस्तिका वेबवर उपलब्ध आहे
चला ते पाहू
आपण या पेज मध्ये एक्सफिग चे इन्ट्रोडक्शन म्हणजेच परिचय पाहु शकतो
या साठी टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजेच सामग्रीयुक्त सारणी येथे पाहु शकतो
या वर क्लिक करा
तुम्ही येथे एक्सफिग तयार केलेल्या लोकांची माहिती पाहु शकता
चला हा पेज पाहु
या ट्यूटोरियल साठी आता मी स्क्रीन कन्फिग्यरेशन स्पष्ट करेल
या मध्ये स्लाइड्स एक्सफिग इन्टरनेट ब्राउज़र - फ़ायरफ़ॉक्स आणि टर्मिनल आहे
मॅक वर एक्सफिग सुरू करण्यासाठी मी ही कमांड वापरली आहे
एका कडून दुसरी कडे सहजपणे स्विच करण्यासाठी हे ओवरलॅपिंग म्हणजेच आतीव्यापन फॅशन मध्ये रचले आहे
ऐकणारा सहजपणे बदलतांना पाहु शकतो अनुमान लावण्याची गरज नाही
चला एक्सफिग सह सुरूवात करू
एक्सफिग वर्कशीट च्या डाव्या बाजूला ड्रॉइंग मोड पॅनल आहे
विविध ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी या पॅनलच्या वरच्या भागाचे बटन्स वापरल्या जाऊ शकतात
आणि तळाशी असलेले बटन्स त्या सह कार्य करण्यास वापरले जातात
सर्वात वरचे बटन्स वापरुन फाइल आणि एडिट सारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात
मध्यभागी असलेल्या जागेस कॅनव्हास म्हटले जाते
जेथे आकृती तयार होईल
आता ड्रॉईंग सह सुरवात करू
पहिली गोष्ट जी मी करेल ती आहे कॅनव्हास वर ग्रिड्स ठेवू
मी तळाशी असलेले ग्रीड मोड बटणावर क्लिक करून असे करते
आपण विविध ग्रीड आकार निवडू शकतो
मी मधले निवडते
आपण ठेवलेले विविध ऑब्जेक्ट संरेखित करण्यास ग्रिड्स मदत करते
या ट्यूटोरियल मध्ये क्लिक द्वारे म्हणजेच लेफ्ट माउस बटन क्लिक करून सोडणे
अशाप्रमाणे एखादे बटन निवडने याचा अर्थ तुम्हाला लेफ्ट माउस बटन क्लिक करावे लागेल
भिन्न क्रिया आवश्यक असेल तर मी स्पष्टपणे सांगेन
आपल्या डायग्राम मध्ये एक बॉक्स असायला हवा
चला डाव्या बाजूच्या पॅनल वरुन तीक्ष्ण कोपर्या सह बॉक्स चिन्ह निवडू
000443 000349 आपल्याला जेथे बॉक्स ठेवायचा आहे त्या जागेवर जाऊ
आता या पॉइण्ट वर माउस क्लिक करू
हा बॉक्सचा उत्तर पश्चिमी कोपरा निवडतो
माउसला उलट दिशेने खेचा जोपर्यन्त आपल्याला हवा असलेला बॉक्सचा आकार मिळत नाही तोपर्यंत
एकदा का बॉक्स योग्य आकारचा झाला की आपण पुन्हा एकदा माउस क्लिक करू शकतो
बॉक्स आता तयार आहे
आम्ही आता एक्सफिग च्या एडिट वैशिष्ट्यास स्पष्ट करू
हे वापरून आपण बॉक्स ची जाडी वाढवू
डाव्या बजूच्या पॅनल मधील एडिट बटन दाबा
आपण बॉक्स चे सर्व महत्वपूर्ण पॉइण्ट्स पाहु शकतो
कोणत्याही एका पॉइंट वर क्लिक करा आणि अशा प्रकारे बॉक्स सिलेक्ट करा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
आपण माउस ला विड्थ बॉक्स घेऊ
माऊस पॉईंटर बॉक्स च्या आत असल्याची खात्री करा
ची डिफॉल्ट वॅल्यू डिलीट करू
माउस बॉक्सच्या आत नसेल तर या बॉक्समध्ये कंटेंट्स म्हणजेच वस्तू बदलल्या जाऊ शकत नाही
कोणत्याही वेळी माउस बॉक्स च्या बाहेर गेल्यास कृपया त्यास आत घ्या आणि टाइपिंग सुरू ठेवा
आता 2एंटर करू
डोन डन वर क्लिक करा
मी हे तुम्हाला दाखविते
डोन वर क्लिक करा
आणि डायलॉग बॉक्स सोडा
आपण पाहतो की बॉक्स ची जाडी वाढली आहे
आता आपल्यास एरो असलेल्या लाइन्स एंटर करायच्या आहेत
डाव्या बाजूच्या पॅनल वरुन पॉलीलाइन बटन निवडू
तळाशी असलेल्या पॅनलला आट्रिब्यूट्स पॅनल म्हणतात
या पॅनेलमधील उपस्थित बटन वापरून प्रत्येक ऑब्जेक्ट मापदंड म्हणजेच पॅरमीटर बदलले जाऊ शकतात
बटन ना च्या संख्येचा बदल निवडलेल्या ऑब्जेक्ट घटक वर अवलंबुन असतो
आट्रिब्यूट्स पॅनल वरुन एरो मोड बटन निवडू
डायलॉग बॉक्स मधील दुसरा पर्याय निवडू हे शेवटच्या पॉइण्ट ला एरो देईल
एरो टाइप बटना वर क्लिक करा
जी विण्डो दिसत आहे त्यात आपण आपल्या पसंती नुसार एरो हेड निवडू
चला त्या पॉइण्ट वर क्लिक करूया जेथे आपल्याला वाटते की लाइन ची सुरवात झाली पाहिजे
अपेक्षित लाइन च्या शेवटच्या पॉइण्ट वर माउस न्हेवुया
मधल्या माउस बटना ने तेथे क्लिक करा
एरो असलेली लाइन तयार झा ली आहे
लक्षात ठेवा एरो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मधले बटन दाबावे लागेल
डावे किंवा उजवे बटण नाही
जर तुम्ही चुक केली असेल तर कृपया एडिट वर क्लिक करून अंडू दाबा
चला बॉक्स च्या आउटपुट मध्ये कॉपी द्वारे दुसरी लाइन काढू
डाव्या बाजूच्या पॅनल वरुन कॉपी बटन निवडा
लाइन निवडा
योग्य स्थानावर माउस आणा आणि क्लिक करा
लाइन कॉपी झाली आहे
आता काही टेक्स्ट टाकु
डाव्या बाजूच्या पॅनल वरुन Tद्वारे दर्शविलेल्या टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करा
टेक्स्ट ची फॉण्ट साइज़ निवडू
आट्रिब्यूट्स पॅनल वरुन टेक्स्ट साइझ बटनावर क्लिक करा एक डायलॉग विण्डो मिळेल
माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि माउस तिथेच ठेवा
डिफॉल्ट वॅल्यू 12 ला डिलीट करू आणि 16 एंटर करू
Setबटन निवडू
डायलॉग बॉज़ बंद होईल आणि आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट साइज़ आता 16 दाखवत आहे
आपण टेक्स्ट ला मध्य भागी संरेखित करूया
आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट जस्ट बटनावर क्लिक करू
एक डायलॉग बॉक्स उघडेल
मध्य संरेखना साठी मधले निवडू
बॉक्स च्या मध्ये भागी क्लिक करू
मी प्लांट टाइप करेल आणि माउस क्लिक करा
टेक्स्ट तयार झाला आहे
डाव्या बाजूच्या पॅनल वरील मूव की ने आवश्यक असल्यास मी टेक्स्ट हलवू शकते
चला या आकृतीस सेव करू
एक्सफिग च्या डाव्या बाजूच्या कोपर्यावरील फाइल बटना वर क्लिक करू सेव करण्यासाठी माउस ला होल्ड करून ड्रॅग करा आणि नंतर सोडून द्या
हे पहिल्यांदा असल्याने एक्सफिग फाइल साठी नाव विचारेल
आपण डाइरेक्टरी नंतर फाइल नेम निवडू शकतो
ब्लॉक असे नाव टाइप करून सावे निवडा
फाइल blockफिग या नावाने सेव होईल
तुम्ही ते नाव सर्वात वर पाहु शकता
आता फाइल एक्सपोर्ट करू
पुन्हा एकदा फाइल बटनावर क्लिक करा एक्सपोर्ट काण्यासाठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा
लँग्वेज च्या पुढील बॉक्स वर क्लिक करा पीडीएफ फॉर्मॅट साठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा
आणि नंतर सोडून द्या
आता एक्सपोर्ट बटनावर क्लिक करा
आपल्याला blockपीडीएफ फाइल मिळेल
टर्मिनल वरुन ओपन blockपीडीएफ या कमांड द्वारे फाइल उघडू
आपल्याला हवा असलेला ब्लॉक डायग्राम आता आपल्याकडे आहे
आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे
आपल्याला हवी असलेली आकृती अपल्यकडे आहे
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
विविध ऑब्जेक्ट बॉक्स मध्ये ठेवा
पॉलिलाईन वापरुन एक आयत तयार करा
आकृती मधील एरो ची दिशा आणि आणि साइज़ बदला टेक्स्ट लाइन आणि बॉक्स ला विविध स्थनांवर घेऊन जा
ईपीएस फॉर्मॅट मध्ये फाइल एक्सपोर्ट करा आणि ती पहा
एडिटर मध्ये blockफिग फाइल पहा आणि विविध घटक ओळखा
संपूर्ण वेगळा ब्लॉक दायग्रॅम तयार करा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहेयासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgNMEICT Intro मी काही अधिक वेब पेजस डाउनलोड केले आहेत
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट साठी खालील वेबसाइट पहा
हा प्रॉजेक्ट व्हॉट इस आ स्पोकन ट्युटोरियल लिंक वर उपलब्ध असलेल्या वीडियो द्वारे समजविला आहे
spoken tutorialorgविकी वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत
एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहु
आम्ही आपले अभिप्राय आणि सहभागाचे स्वागत करतो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
सहभगासाठी धन्यवाद